या चित्रामद्धे अ मागे काही घरे दिसत आहेत घराच्या पुढे एक झाड दिसत आहे.

या चित्रामद्धे देवी देवीची मूर्ती बसवलेली दिसत आहे कड्याला डेकोरेशन केलेले दिसते.

हे चित्र वॉटर पार्क चे दिसत आहे त्यामध्ये पुढे स्विमिंग टॅंक --

चित्रात नदी दिसत आहे नदीमध्ये नाव काठी तरंगताना दिसत आहे कडेला कचरा दिसत आहे.

कंपाऊंड टाकलेले सुद्धा दिसत आहे लाल कलर चे अ कलर मारलेला दिसत आहे.

चित्रामद्धे अ एक दुकान दिसत आहे त्या दुकानामद्धे मागे उदबत्त्या --

व साहित्याच्या पुढे खुर्च्या ठेवलेल्या दिसत आहेत कडेला साऊंड बॉक्स सुद्धा दिसत आहे.

त्याच्या भोवती आ त्याच्या पार्किंग मध्ये गाड्या अ दोन चार गाड्या लावलेल्या दिसत आहेत.

कडेला जंगल दिसत आहे व जंगला मद्धे काही तलावासारखे दिसत आहे.

कार्यालयाचे चित्र दिसत आहे त्यामध्ये वर --

हॉटेलमधील एक रूम दिसत आहे त्यामध्ये एक बेड बेडवरती दोन उश्या दिसत आहे.

व रस्ता रस्त्यावरून जाताना एक माणूस दिसत आहे व त्या कार्यालयाला केलेले गेट किंवा कंपाऊंड सुद्धा दिसत आहे.

त्या तलावामध्ये पाण्यामध्ये काही बदक दिसत आहेत.

चित्रामध्ये एक दुकान दिसत आहे त्या दुकानाच्या काऊंटर वर एक वजन तागडी ठेवलेली दिसत आहे.

त्यावरती पाघरण्यासाठी दोन शाल ठेवलेल्या दिसत आहेत व दोन उश्या सुद्धा दिसत आहेत.

खाली खाद्य किंवा मधोमध आ क रंगाचे डबे ठेवल्या सारखे दिसत आहे.

त्याच्या कडेला एक शटर दुकान दिसत आहे. त्याचे शटर बंद केलेले दिसत आहे.

पुढे दोन माणूस दिसत आहेत बा मांडलेल्या दोन खुर्च्या दिसत आहेत.

एका इंस्टीट्यूट मधील चित्र दिसत आहे.

या चित्रामध्ये एक बेड दिसत आहे बेड वर दोन उशा ठेवलेल्या दिसत आहे.

महादेवाचे मंदिर असे लिहिलेलं दिसत आहे.

त्यामध्ये कप्याकप्या मध्ये वेगवेगळे सामान ठेवलेले दिसत आहे तेलाच्या बाटल्या बिस्कीट चे पुडे मसाले.

चित्रामद्धे एक पेट्रोल पंप दिसत आहे.

त्यामध्ये काहीस बायका योगा करताना दिसत आहेत त्या योगा म्याट वर बसलेल्या दिसत आहेत.

ते योगा मॅटवर बसलेले दिसत आहेत.

त्या गडावरती त्याचे नाव लिहिलेली पाटी दिसत आहेत त्यावरती वी लवज मोमोज --

तिथे आ क कप्याकप्या मध्ये काही सामान ठेवलेले दिसत आहे.